हे कार्य अशक्य असल्याचं त्याला माहित नव्हतं आणि म्हणून त्याने ते संयुग सहजगत्या बनवलं त्याचे वरिष्ठ चकित झाले आणि त्यांनी त्याला त्याच रहस्य विचारलं तो कि त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्याची कल्पना करून ते शक्य झालं होत या विषयावर आणखी असत तो पुढे म्हणाला कि भडक लाल रंगात लिहलेली answer अशी अक्षर त्याला स्पष्ट दिसत होती मग त्याने त्या अक्षराखाली एक पोकळी कल्पिली त्याला माहित होत कि रासायनिक सूत्रासाठी तयार केलेली हि पोकळी त्याच्या अंतर्मनाद्वारे भरली जाईल तिसऱ्या रात्री त्याला एक स्वप्न पडलं त्यात ते संयुग बनवण्याचं संपूर्ण सूत्र आणि तंत्र स्पष्टपणे मांडलं गेलं होत कल्पनाशक्तीच्या बळावर भव्यदिव्य कार्य करण्याचा विचार तुम्हाला प्रेरित करू शकतो पण त्याच वेळी तुमच्या मनातल्या भयाची कुशलतेची आणि चिंतेचे विचार तुमच्या आकांक्षेला

तुम्हाला शांतता लाभेल आणि समस्या दूर होईल तुम्ही स्वप्न पाहणारा कल्पनाशक्तीचा पुरेपूर वापर करणारा मनुष्य बनायला हवं तुमची स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचा निश्चय करा बाह्य जगातल्या वस्तूंची सध्याची स्थिती काय आहे त्यांची जाणीव तुम्हाला कशी होते आहे याकडे लक्ष देऊ नका तुमची ज्ञानेंद्रिये तुमच्या कल्पनेला खोट पाडण्याचा प्रयत्न करत असली तरीही तुमच्या हृदयात मात्र ती स्वप्न वास्थव असल्याचं स्वतःला सांगत राहा बहिरूपी आणि अशंखारूपी प्रवाहापासून तुमच्या मनाला दूर ठेवा आणि सर्वशक्तिमान अश्या आंतरिक आत्मशक्तीच्या छायेत मनाला विसवू द्या शांत चित्तानं लक्षात असू द्या कि जगात एकमेव शक्ती आणि एकमेव अस्थित्व विद्येमान आहे हि शक्ती आणि हे अस्थित्व मार्गदर्शन सामर्थ्य शांतता आणि आत्मिक पोषणयांच्या रूपानं तुमच्या विचारांना प्रतिसाद देत असत या आत्मिक शक्तीच निरपेक्ष जाणून घ्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर ईश्वरी शक्तीकडे आहे आणि ती

कल्पनाशक्तीमुळेच त्याला हा शोध लागला कल्पनाशक्तीच्या बरोबरच दैवी शक्तीवरच्या त्याच्या श्रद्धेमुळेच तो मार्गक्रमण करत राहिला आणि विजयी झाला खलाशांनी कोलंबसला विचारलं आशा नाहीशी झाल्यानंतर पुढे काय याच उत्तर होतं रोज पहाटे स्वतःशी म्हणा

अंतिम विजय निश्चित आहे हे जाणून असा हेच च गमक आहे पृथ्वी स्वतःच्या आसाभोवती फिरते हे सुस्पष्ट कल्पनाशक्तीच्या सहाय्यान कोपर्निकसला दिसलं आणि त्यामुळे जुन्या खगोलाश्य कल्पना मोडीत निघाल्या आपणही वेळोवेळी आपल्या सर्व जुन्या कल्पना पूर्वग्रह आणि धारणा मोडीत काढल्या पाहिजेत आपल्या धारणा आणि मत तपासून पहिली पाहिजेत स्वतःला प्रामाणिक पने विचारलं पाहिजे माझी धारणा अशी का आहे हे मत कुठून आलं कदाचित आपण कित्येक कल्पना धारणा आपले सिद्धांत आणि आपली मत हे पूर्णपणे चुकीचं असू शकेल आणि खऱ्याखोट्याची छाननी ना करताच स्वीकारलेले असेल

कारण तिच्या आजीचा त्या कल्पनेवर विश्वास होता कि ती खोलचट पारंपरिक गोष्टींत अडकलेलं मन अनेक असत्यांवर विश्वास ठेवतं पिढ्यांपिढ्या चालत आलेली एखादी गोष्ट बरोबरच असेल किव्हा अंतिम शब्द असेल किव्हा अधिकार असेल असं नाही आता हि स्त्री प्रामाणिक आणि असली तरी तीच मन मानसशास्त्रीय सत्याबाबत हळवं होत ती बायबल मधल सर्वकाही शब्दशः खर समजत असे तीच मन पूर्वग्रहांशी

hello

hello येतोय आवाज

हो बाकी ठीक तुझं काय चाललय काही नाही मजेत आपले रोज चे काम काय त्याचा व्यतिरिक्त आज कशी आठवण आली हम्म आज कशी आठवण आली.

अकाउंट तर open ते म्हणजे procedure मध्ये दिलेल आहे आता बघू बँके कडून काय असेल त्या प्रमाणे. त्यांच्याकडून तस म्हणजे form तर fill up करून दिलाय offline okay मग ठीक आहे पासबुक वगैरे भेटल सगळं

ते बोलले direct address वरती येईल अच्छा हम्म ठीके पण ते खुप दिवस लागतात त्याच्यासाठी हो ते पूर्ण ते बोलले पूर्ण किट तुम्हाला एक पहिले कस direct गेले कि किट द्यायचे पण आता ते बोलले कि तस देत नाहीत तुमचं सगळं ते verify करणार त्याच्यानंतर मग त्या नावानी ATM असूदेत पासबुक असूदेत सगळं ते verify केल्यानंतर तुम्हाला ते मिळेल हा अच्छा KYC झालं KYC चच तर verification चालू आहे ना त्यांचं त्यांनी तो एक form भरून घेतला documents घेतले त्यांनी त्याचे त्याच्यासाठी मला त्यांनी पॅनकार्ड आधारकार्ड हम्म फोटो ID ते घेतलंय त्यांनी अह

अच्छा नाही online ची मला तशी जास्त idea न्हवती मग मी बँकेत गेलेच होते तर बँकेत KYC update चा form च भरून दिला मग हम्म हो ना ठीके काही नाही लगे हात दोनही काम झाले हो online ची काय procedure आहे नक्की सांग मला म्हणजे next time त्या update करायला सांगतातच ना त्या थोड्या दिवसात काही नाही ती पण सोप्पीच procedure आहे काय hardly पाच सहा minutes लागतात त्याच्यासाठी त्यांच्याकडून एक link येते आपल्याला जो मोबाइलला नंबर आपण टाकलाय ज्या बँकेचं account असत जो register आहे त्या नंबर वर आपल्याला एक message येतो त्यांचा text message ज्याच्यात लिंक असते तर ती लिंक फक्त तुला लॉगिन करायचेय लॉगिन म्हणजे जे काही तिथे विचारतात. काही गोष्टी location वगैरे हे ते camera on वैगेरे ते फक्त आधी करत जा कारण कि आपल्याला सवय असते गूगल वर गेलं का सगळं don't allow करायची allow काही करत नाही आपण त्याच्यामुळे problem येतो आणि सगळ्या windows आधी clear कर okay कारण कि त्याच्यामुळे पण खूप सारे problems येतात जेवढं clear राहील तेवढं problem कमी आणि location ला पण location पण टिक कर on कर म्हणजे allow कर okay या दोन गोष्टी कर मग ज्या बँकेत तू खात open केलंयस त्यांचा एक माणूस त्या कॉल वर येतो video कॉल वर okay आणि तू जा face to face conversation असत हे का? कारण कि त्यांना म्हणजे आता बघ fraud वगैरे cases होतायत बँकेच्या वगैरे तर त्या त्यांना होऊन द्यायच्या नाहीत त्याच्यामुळे हे KYC वगैरे आधी नव्हतं हे आताच चालू झालय तो ह्या सगळ्या गोष्टी बंद करण्यासाठी हि mainKYC आहे त्याचा full form च तो आहे no your customer त्यांना फक्त आपल्याला त्यांच्या ग्राहकांबद्दल जाणून घायचय जेव्हा आहे

बँक च बँक account सुद्धा online open केलं जात तर त्यांच्यासाठी हि main procedure आहे आणि त्यांना जास्त लागू होते ह्या सगळ्या काळा पैसा वगैरे त्याच्या साठी so त्याच्यानंतर त्याच्या आधी फक्त तू तुझा आधार कार्ड पॅन कार्ड अह एक वही पेन म्हणजे कोर page हा line वाल नाय शक्यतो शक्यतो कोर page ठेवायचा हे एवढ्या गोष्टी तु तुझ्यापाशी ठेव ज्यावेळेस तुझा व्हिडिओ कॉल चालू होईल त्याआधी तस सांगतात ही की बाबा तुम्हाला ह्या ह्या गोष्टी हव्यात मग त्या तुम्ही तुमच्या सोबत ठेवा. जसा का कॉल चालू होईल ते तुझा फोटो वगैरे काढून घेतात ते सांगते ते live घेतात हा आणि recording ते पूर्ण कॉल recorded असतो hardly दोन मिनिटं दोन मिनिटाची पण procedure नसते ती एक दीड मिनिटात ते होऊन जातं हो ते तुला आधी आधार कार्ड back camera on करून आधारकार्ड दाखवायला लावतात आणि शक्यतो त्या वेळेस net range नीट असेल त्यावेळेसच कॉल कर. कारण की खूप problem येतो range चा त्या वेळेस ठेवू नकोस तिथे जिथे शांतता असेल तिथे जाऊन बस हा मग तिथे लवकर होऊन जाईल ते आधारकार्ड पॅनकार्ड अह front back दोन्ही side तुला त्यांना दाखवायच्यात आणि तेच दोन्ही काढलं कि ते फोटो काढून घेतात प्रत्येक वेळेस असं नाही कि लगेच काढलं उलट उलट पालट केलं झालं तर प्रत्येक वेळेस पुढून मागून फोटो काढून घेतात त्यामुळं थोडस त्या अह हळू हळू थोडा वेळ देऊन हे कर आणि ते स्वतःहून म्हणतात कि तू sign कर त्यांना sign करताना दाखवायचीये ना कि तू sign केलेली दाखवायचेय करताना म्हणजे live त्यांच्या समोर हे main आहे त्याच्यातलं एवढ्या फक्त तीनच procedure असतात

हो तेही सोप्पंच आहे तस आपल्याला नाही येत या गोष्टीचा problem एवढा कारण कस आहे प्रत्येकवेळी अह physically बँकेच्या

अह त्यांच्या net banking वरून सुद्धा आपण KYC update करू शकतो असं काही नाही की प्रत्येक वेळी त्यांची लिंकच यायला पाहिजेय आणि खूप सार्‍या बँकांनी अशी पण सुविधा उपलब्ध करून दिली आहे कि तुम्हाला text message येईल आणि whatsapp message ही येणार

की एकदा आलं म्हणून झालं ते प्रत्येक वेळेस reminder पाठवत असतात. जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत म्हणजे कधी कधी असं होतं ना की बाबा करायचय पण आपण विसरून जातो परत त्या गोष्टीला ignore करत हो हा ignore करतो त्याच्यामुळ ते प्रत्येक वेळेस reminder पाठवत राहतात त्यांचा काय तो time period असल त्याच्या वेळानंतर जवळपास आठवड्यातून एकदा-दोनदा reminder येतोच त्यांचा मला एक सांग आता समजा माझ्या लग्नानंतर माझ जर मला नाव change केलं मी केव्हा मग काय address वगैरे पण change होता आपला

हो त्यावेळेसही same procedure असते फक्त एवढच की तुला updated आधारकार्ड पॅनकार्ड लागणारे त्यावेळी सुद्धा same कारण की त्यांना ते address हवाय ना त्याच्या वरचा त्यामुळ आधी तुला तुझ आधारकार्ड पॅनकार्ड update करून घ्याव लागल त्याच्या नंतर तू KYC करू शकते त्यांना म्हणजे request टाकू शकते तू

हा कारण main आता तर मी basic तर झालंच आहे पण लग्नानंतर पुन्हा KYC update करायचं प्रश्न येतो. त्यावेळी म्हटलं मी हे use करू शकते म असं हा तेच. तेवढ एक खरंच खूप सगळ्या गोष्टी online करून ताण वाचतो. नाही तर बँकेत जा एवढा वेळ line मध्ये उभे रहा खूप hectic होऊन जात ते आणि main problem कसा दिवसभर ऑफिस वगैरे working days मध्ये possible होतच नाही ते

किंवा मग ते काम तिथल्या तिथे ते होऊन जाते ते आणि time period नसतो ना रे बाबा आपण संध्याकाळी करू शकतो कोणत्या दिवशीही करू शकतोय आणि जिथे limit कसलच नाहीये आपल्याला

पण ते KYC खरंच म्हणजे ते जे त्यांनी अह नवीन system चालू केली आहे

main government ला त्यांना दाखवायचा असतो म्हणजे कळवायच्या असतात गोष्टी या सगळ्या हम्म त्यामुळे KYC हे अस important आहे बरं झालं सांगितलंस ते

मग अजून अजून काय नाही बघू आता KYC मध्ये काय problem आला तर मी तुला फोन करेल परत हा शक्यतो तर नाही येणार कारण की procedure खूप सोपी आहे. तेवढ्या गोष्टी सोप्या केल्यात बँक वाल्यांनी त्यामुळे एवढा problem तर नाहीच यायला पाहिजे तसं hope so माझं काम पण लवकर होऊन जाईल. हम्म आणि फक्त जरी काय झालं original आधार कार्ड पॅन कार्ड ठेव सोबत हे झेरॉक्सेस नको ठेवू त्यांना original गोष्टी हव्यात सगळ्या कारण की त्यांना पण पुढे त्या गोष्टी forward करायच्या असतात ना आणि त्याच्यामुळे मग तुझ ते राहतात त्या गोष्टी परत ते अडलं जात सगळ. त्याच्यासाठी परत चक्कर मारणं मग ते possible नाही होत. हो त्यामुळे शक्यतो सगळं original ठेव जेणेकरून तुला problem येणार नाही आणि पटकन ते होऊन जाईल. हो हम्म चालतय मग चला bye bye bye bye हॅलो हाय काय चाललय् काही नाही निवांत बोल ना काय मानतो काही नाही केल असच कॉल मणल कराव कॉल खूप दिवस झाले कॉल वेगेरे झाला नाहि मानून केला कॉल अच्छा हम्म हा नेहिमीची एकदाची अच्छा तुझा आवडता सब्जेक्ट हो ते आहेेेच हा सर्व जण हसतात फेवरेट सब्जेक्ट मॅॅॅथ साांगितल्यावर हम्म मॅॅॅथ त मि सागु शकते ह ते आहे मॅॅॅथ च थोडस हेच होत पण हा ठीक आहे अस काही नाहि, मलापण पण अस आवडायचं बरका मॅॅॅथ अस काही नाही मॅॅॅथ नवत आवडत मानून पन तस बघायला गेल तर माझा फेवरेट सब्जेक्टसायन्स होता हो हो कारण कि मला माझ्या सायन्स च्या गोष्टी ची गोष्टी कि बाबा गोष्टी कश्या घडतात याच्यामधे खुप इंटरेस्ट होता मंग ते अ त्याच्या जास्त इंटरेस्ट हा होता न तो मध्ये वेगेरे जरा जास्त होता, कि बाबा ता ता अनभव वगरे खूब सारे गोष्टी असतात ना त्याचा मध्ये ज्यास्त इंटरेस्ट होता शिकण्य सारख्या खूप काहि गोष्टी आहेत शिकण्य सारख्या खूप काहि गोष्टी आहेत बरोबर हम्म एकदा कन्सेप्ट डोक्यात बसला कि झाल हम्म ह ते आहे म्हणजे शिकण्य सारखी खूप सर्या गोष्टीघोस्ती असतात खरे खरे गया आपण किचन मध्ये काही घोस्ती असतात ज्या आपण कौज करतो तसाच माजे जे कशे वायेचे एकादी जाले ना अं कॉलेज मध्ये शाळेमध्ये मग ते शिकाल न आपण शाळेमध्ये पण शोते शोते खूप छोट्या छोट्या अश्या असायचे आपण विज्ञानाच्या पुस्कातकामधे बघितल त्याचा संतत त्याचा त्याचा छोटे छोटे उदारण तिथ आपल्याला दिले जातात कि मंग ते उदारण दिलेले असेल न कि मला लइ क्युरिओसिटि असायचि कि बाबा मी कधी घरी जाणार मी कधी गोष्टी करणार मनजे अस काये करायेचे लहान पाणी सगळ्या पाहिलं तर मला वाटते केल होत विन्डोमाधू जायला लावण ते एक सायन्सच झाल नाही का तेव्हा पासून मंग ते खूळ डोक्यात बसाल कि नाही आपण जेव्द्या गोष्टी आपल्याकडून श्यक होत नाही ना असणा तेवड्या गोष्टी आपण करून बघायच्या ह्म्म ह्म्म नाहि मला मॅॅॅॅथ्स आवडाय आवडत पण ते पाठांतर नाही आहे हो ते च काम आहे ते डोक्याच काम त्याच पाठांतर चा काही हि प्रश्ना येत नाही बरोबर हो त्याच्या साठी जास्त अभ्यासाची चुकी करत नाही आहे एकदा डोक्यात बसले तर पेर्मानांत डोक्यात बसले कि झाला होते बरोबर आहे त्या मुले पेर्मानांत कशे मन्याचे ते मंग खुप छान पद्तीने मनजे सोप्या पद्धतीने शिकवले तला मानून झात क्नोव्लोगले कला जातो तेच तेच अस मनतात कधि कधि कि आपला जो फेवरेट टीचर असतो न तोच आप फेवरेट सब्जेक्ट पन बनुन जातो हो बरोबर हम्म कारण कि ते काय आपल्याला जितक्या सोप्या पद्धतीने सांगतात न त्यामुळे सोप्या पद्धतीने मग आपल्याला समजतान मग आपल्याला त्या सब्जेक्ट मध्ये इंटरेस्टवाढत जातो आणि तोच आपला फेवरेट सब्जेक्ट पन बनुन जातो दहावि पर्य्नत एवढा मॅथ्स फेवरेट नवता, हो क्लासेस लावले होते त्यानि एवढ्या छान पधतीन मॅथ्स शिकवायला शिकवायला चालू केल न सर्वात हार्ड मंजे अकरावी बारावी, पन तेच माझ फेवरेट झाल त्याच्यात टॉप पन केल होत

त्मंयामुळे झात मंजे जे मी आत्ता गालात नाही म्याथ चा बुक घेउन बसते उप्डते करते जेवण खाणे क्लास मध्ये तेवाच एकदा कन्सेप्ट लाशात आले कि आपण त्याच्या मधल्या डोक्या त्या कन्सेप्ट मधून इंस्तोल करू शकतो

बर तेच, ह्म ह ते म्म्याथ मुले आपल्याला जीवना आवशक ज्या गोष्टी पुढे जाऊन त्या गोष्टी येतात ते कुठे तरी आपल्याला क्याल्कुलेषण करायचा असत त्या गोष्टी उज होतात, सोप्या सोप्या ठिकाणि इथे लोकांना ची गरज पडते मला नाही वाटत तुला जारज पडत असेल तू तर असाच करून सागत असशील अस अस आहे मानून

काढन बाबा अस काढल्या जात नाहि हा ते आहे कुठल्या न कुठल्या पद्धतीने मला ते मदत हिते हो हो ते तर आहे मदत होते बरोबर आहे सायन्स मध्ये पण तसंच होत न आता मी आता फील मध्ये बाहेर यालोये स्किएन्के मध्ये मी नाही केले मे मानून अजून पणन वर पण असे खूप सारे असतात जे सायंशी रिलेटेड असतात मला ते खूप बघायला आवडतात खूप सारे सेन्तीस होऊन गेले त्यांनी कोणते कोणते शोध लावले पुढे कोणते शोध लावणार आहे ते बघायला पण तेवढाच इंटरेस येतो हम्म हम्म माझ्या माम पण सायन्स मध्ये खूप इंटरेस आहे त्या मध्ये खूप काही दाखवते ते मनजे चॅनल्स वगेरे आहेत तिथे मनजे खुप सारे असे दाखवले जाते ह ह ओक हा खूप विषय आहे काहि बघायला गेल तर ह्म ह्म शोध लागत जसा जसा शोध लागत गेले तसे तसे गोष्टी लागत गेले हाय न बरोबर ह

डोक्यात अल न तर त्या बदल आजस जास्त माहिती प्रोवेद होते कोतेही माहित प्रोविडे करो आपला डोक्यात नवीन इदेअल आण्याची आहे पण ती ज्इयाच्डियामुळे भर पण पद्याडते कोणीतरी केली आहे आणि त्याचा रीजाल्त पण अप्याल्काल माहित आहे त्याच्या नंतर अस हो मग तो वाचण्यात पण येत त्या नोकेज मध्ये त्या मुले बाहेर पणन पाते आणि इंत्रेस्तिग पण इंजोय्मेंत पण होत अस मानव पण लागेल आणि सगळ्याचा गोष्टी शान वाटते माल सायन्स माजे न एक म्याजीक वाठते आणि फक्त सत्कार मानून सोध्तो ते असुदे न अ रीयक मंजे प्कारिपर तरीक्ययान वाचाल तर आपल्याला चमत्कार आहे अस नाही वाटणार त्याच्या मग काय बाबा खर तस होण्याचा रीगन काय हे जर आपण ज्या वे ळेस आपल वाचन तास असते त्यावेळेस नाही वाटणार हा आपण हस आपल्याला येत नाही हा मला माहित आहे त्याच्या मागचा फाय्नाद काय आहे मानून

ते फक्त ग्रेगोस्कतीच्जा करण्याचा काम करतात हो करत असतील आणि ते कोणत्या गोष्टीचा ते पण तसच वठत मंजे आपली जरीबी दाखवतात हा बराबर आहे आणि हे प्रश्न पडतात त्याच्या बदल चमत्कार वठतो ते आहे नाही ते सायन्स पण अजून पर्यंत पुस्तकावर प्रत्येक गोष्टीचा शोध लागला गेला नाही कारण कि मानवाची बोडी कोम्पली केतेद आहे मंजे येव्द्यास्या शोत्याश्या बोदिमध्ये त्या गोष्टी वर रिसर्च कारण मंजे खूप सर ते आहे नाही का आणि त्या माणसाला जिवंत ठेवण त्याल विचा करण्याची शांता देन हे खूप मंजे पुढच सायन्स त्या गोस्स्ती वरून पडदा उठत चाललेला आहे अस ऐकायला हे करायला किती आपल्याला हे वठत आपण तीह सायन मध्ये अस आहे जेवडा आपण दीप विचा र करत जाऊ न

कितीक दा आपण विचार केत्लायाच्या तरी तो त्याचा विचार केला कि त्याचं मध्ये अजून गोष्टी येतात खूप सार्या थेरी पण असतात ज्या काही सायीतीत्स्नीयाच्या अपोसित केल्या असतात तर आपल्याला कधी कधी काफुजन होत कि बाबा कि या स्सेन्तिसचा खर

सायन्स मध्ये काही काही हे बरोबर नव्हत बाकीच्या गोष्टी आपण समजून जायच पण जे स्यात्र्जी म्याठे म्यातिक एक्वेशन

म्याथ बघायला गेल तर थोडासा नॉर्मल दाखवते म्याथ एक्वेशन पण म्याथ पण अस नाही बर का म्याथ चंगळ नाही मलापण म्याथ आवडत नेणती फौ नायीन तू फेंव

एक्वेशन दिल किव्वा एखाद क्याल्कुलेषण दिल नायका स्कूल टीमे ची गोष्ट संग्तोमी तर पोर म्हणते क्याल्कुलेशोन कार्य ला कारण त्या वेळी क्याल्कुलेतर चा वापर कराला शाळेमध्ये अनुमती नव्हती ती पोर आपल्या रफ पेपर घेऊन क्याल्कुलेषण करायला घेऊन बसायचं पण मला माझ्यावर एवढा कॉन्फिडन कि मी स्वताच्या मनातून कक्याल्कुलेषण करून सांगू शकतो. तिघींना सांगीन पी सी यास वाले पण पाहून अवघड नाही बाबा हा तर क्याल्कुलेषण करत पण नाही आहे तरीपण याच क्याल्कुलेषण एक दम पर्प्फेक्त बसत आहे त्या बाप्तीत नाही हित यार विषय आवडत होता असा नही कि नव्हता आवडत पण म्याथ सगळ्यात जास्त आवडतो जो मलाच आवडतो कारण म्याथ मध्ये जे मार्क असायचे मला दहाव्वी पर्यंत मला

तर माझ बघितलात दहावी परियंत असा होत कि म्याथ माझीच वाट बघत होता आणि सान्गाय ला गेल्तर दहाव्वीचा निकाल आला होताना त्या वेळेस मग मी बघितला मला माहित होत कि मला चांगले मार्क पडणार आहेत नाही का मला शंभर पैकी सत्त्यानांव मार्क होते तोच निकाल म्याथ च्या शिक्षकांकडे दाखवला त्यांनी बखीचे पर्सेन्तेज चांग्ल्याने नाही पहिले फक्त सत्त्याण्णव बघितले निनेत्य सेवेन मग ती मला विचारत आहे हे तीन मार्क तूझे कुठे गेल माझे अपेक्षा होतीकी तुला औटोफ शंभर पाहीजे आणि ती स्कूल मधी कोणालाच आले नव्हते सत्याण्णव हा सर्वात जास्त होता

त्या एक्वेशन मध्ये माझे तीन मार्क गेले होते ते मला माहित होत ज्या वेळेस पेपर सुटल्या नंतर मी बाहेर आलो मी पुस्तक न बगता मला समजून गेल माझ काही चुकल वाटते कारण तिथे माझी गल्बल सुरु होती ते अजून सुद्धा मला आठवते ते एक्वेशन कोणत होत ते गणित कोणत होत ते अजून पण मला आठवते पिसिअस कुठल होत कस असत बोर्डाच्या पेपरला मी निवांत बसली होती मला माहिती आहे ह्या ह्या धाल्याच आठवत नाही

तेवडा कॉन्फिडन्स तुझ्यां मध्ये होता हम्म तेवड झाल होत प्रीपेर त्याच्यात कास्य जास्त तेवड असेल मग त्या ज्या वेळी असेल दुसऱ्या साठी करू शकतो.

मग ते कराय्च त्याच्यातच पुढे मनजे अच्छा हो वगेरे तर तेच एखाद वाजता ह्म्म कुठे न कुठे वाट पाहव लागल असत तर बर झाल असत तेच अजुन पटत नाहि कि अजुन मला खुप काहि गोश्टि अजुन शिकायला भेटल्या असत्या ह्म्म हम्म तेच आहे न ज्याच्यामधे आवड येते ते शिकण्यामधे आवड आपण जास्त दाखवतो